आई तुला वेळ आहे का थोडा ? आपल्याला एका विषयावरती थोडी चर्चा करायची आहे. हो बोलूया कि काही हरकत नाही. मला कॉलेजमध्ये वेदर या विषयावर माहिती आणायला सांगितले आहे तर आपण त्यांच्या विषयी थोडं बोलू आणि तुझा ऍग्रीकल्चर याविषयाचा हातखंडा आहे तर तू त्याच्याबद्दल पण थोडा मला सांग आधी मी माहिती लिहिली होती मी तुला सांगते आणि त्यात तू मला जे काही चूक का बरोबर ते सांगा

हो पण या ओझोन लेअरला हे मोठे छिद्र पडण्याचा, छिद्र नाही म्हणत येत त्याला आपण जर आकाशाचा जर विचार केला तर ते भगदाड आहे असे म्हणायला काही हरकत नाही आता ह्या ओझोन लेअरला हे भगदाड पडलाय हे कशामुळे पडले याच्या विषयी तू माहिती गोळा केली आहेस का? करण सर्वात महत्त्वाचा विषय तो आहे वेदर आणि आता सध्याचा वेदर, वेदर मध्ये होणारे खूप मोठे चेंजेस हा हा विषय तुला इथून पुढे मानता येईल. हो क्लोरोफ़्लोरो कार्बन, फ्रिज, एसी सगळेच ओझोन लेअरच्या डिप्लेशन साठी कारणीभूत आहेत आणि तसंच सध्या सगळीकडेच्या वाढत्या प्रकारच्या प्रमाणातल्या काचेच्या बिल्डिंग हे त्यासाठी कारणीभूत आहे असं मला वाटतं आणि मी ते लिहिले सुद्धा लिहिलेआहे.

बापरे एवढा सगळं होऊ शकत ? म्हणजे आपल्या पृथ्वीला वाचवणं आता आपल्याच हातात आहे पण आपण तरी काय करू शकतो?